ही आपल्याला आता दाखवणार आहे ती वखार आहे. लाकडं चिरायची आणि ही फार अँटिक दिसते.

आकाशामध्ये सूर्यप्रकाशाचं अ वेड पांघुरलेला आहे झाडांनी मग मस्तपैकी त्याच्या पाठीमागे सूर्योदय झालेला आहे.

टेबल आहे बाजूला अ नारळाची झाड आहेत. साईडला अ --

हे डार्क ब्लॅक आहे त्याच्या पाठीमागे डोंगर आहे डोंगराला अं डोंगर वरती झाडं आहेत त संध्याकाळची वेळ असल्यानं आकाशामध्ये पण सा छान पैकी सिनरी --

अ वस्तू ठेवलेल्या आहे एक मोठी वस्तू आहे त्याच्यावरती गोल अहं वर्तुळाकाराचा एक चित्र दिसतय छान पैकी त्या अ वर्तुळाला ब्लॅक कलर आहे मग त्याला चार खांब आहेत.

हे अ मग अ फ्रेम्स आहेत अह ड्रॉइंग चे --

अ रेड आहे आणि रिफ्लेक्शन पण शान पैकी ऐकायला हे बघायला मिळतं.

अं त्या स्टॅच्यू मध्ये ग्रुपिझम केलेलं आहे.